कि नाही हा एक वैयक्तिक प्रश्न आहे तर तो पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा मानसिक मुद्दा, म्हणजे आपला जोडीदार मानसिकरीत्या कसा आहे? मानसिक मध्ये त्याचा स्वभाव येतो? त्याचे विचार येतात? त्याची वागणूक येते बरोबर? अं व्यक्तीच्या स्वभाव कसा तयार होतो तर त्याचा तो जे काही विचार करतो आणि तो जे काही वागतो, याच्यातून त्याचा स्वभाव तयार होत असतो, बरोबर?

आणि त्याच्या स्वभावावर सगळ्या गोष्टींचा परिणाम असतो तो लहानपणापासून कुठल्या वातावरणात वाढला किंवा काय शिक्षण घेतलं त्याच्या आजूबाजूला काय परिस्थिती असते या सगळ्यातून त्याचा स्वभाव तयार होत असतो. बरोबर? तर आपला जोडीदार आपल्याला आपल्याला महत्त्व देणारा आपल्या विचारांना

आणि दुसऱ्या मुद्यामध्ये माणसाचा स्वभाव येतो त्याचा मध्ये आपले जे काही संवेदनशील अं मुद्दे आहेत म्हणजे मग ते आपल्या घरातले असूदे आपले आई वडील असुदे आपण त्यांच्या बाबतीत संवेदनशील असत तर आपला Partner आपला जोडीदार सुद्धा त्यांच्या बाबतीत तितकाच संवेदनशील राहिला तर तो नाती तितक्या छान पद्धतीने सांभाळू शकतो जेणेकरून म त्याच्यामध्ये कारण आपण जेव्हा लग्न करतो जोडीदार म्हणून आपण कोणाच्यातरी आयुष्यात जातो तेव्हा ते फक्त त्याच्या आयुष्यात नाही जात त्याच्याशी संबंधित असलेल्या सगळ्या माणसांबरोबर आपण असेल दीर असेल नणंद असेल कोणी असेल तर ते संवेदनशीलमुद्दे आहेत तर आपल्यासाठी पण ते असले पाहिजेत जर दोघांकडून तितक्या सक्षमतेने सांभाळले गेले तर तिथेही वाद होण्याची शक्यता कमी होते,

आणि वाद झाले तर ते व्यवस्थित handle करता येतील आणि ते वाद वाद जरी झाले तरी ते कुठे पर्यंत थांबवायचे हे आपल्या दोघांच्या हातात असाल पाहिजे ते. वाद प्रत्येक माणसामध्ये होतात, प्रत्येक नात्यामध्ये होतात, पण ते पुढे न जाऊ देणं हे पण त्यां दोघांच काम आहेआणि आमच्या तरी नात्यावरून मी सांगते कि आपण जर ठरवलं तर कधी वाद होनरच नाही आणि झाले तर ते जास्त काळ टिकणारच असे जर दोघांच्या हातात असेल तर, त्यासाठी दोघेही तेव्हा समजूतदार पाहिजे,

स्वभाव महत्त्वाचा असतो. हो आपला जोडीदार कुठला स्वभावाचा आहे त्याचे विचार स्वभाव हा आह हा important role आहे. म्हणजे तो कसा वागतो? कसा विचार करतो? पूर्ण बरोबर आह अवलंबून आहे.

बरोबर, बरोबर. आपल्याला महत्व देणारा

स्वतः प्रमाणे आपल्याला पण महत्व देणारा आहे का बरोबर आणि त्याच्यामध्ये एक मुद्दा येतो स्वभावामध्ये कि अं तो मानसिकरित्या कसा आहे? म्हणजे हा स्वभावामध्ये आपण त्याचे ह्या पण गोष्टी लक्षात घेऊ शकतो ना कि म्हणजे त्याच्या सवयी काय आहेत? ज्या आपल्याला आवडणारे आहेत काही न आवडणाऱ्या असतील तर त्याच्यासोबत आपल्या न आवडणारे असतील तर त्याच्या न आवडणाऱ्या त्याचा सोबत आपल्याला

या पन गोष्टी असतात हे दिसन्याचा मुद्दा झाला स्वभावाचा झाला आणि तिसरा मुद्दा म्हणजे आरोग्याचा दृष्टीने अं काय बघितल पाहिजे Partner किंवा जोडीदार अ लग्न करतांना तर सगळ्यात महत्वाच कि Blood Group check केले पाहिजे जेणे करून भविष्यात अ काही Problems येणार नाही किंवा आपल्या काही जोडीदाराला अगोदर पासूनच काही आजार वगैरे आहे कि नाही याची खात्री केली पाहिजे आणि मग त्याच्या मध्ये या सगळ्या मध्ये एक पारदर्शकता असली पाहिजे जेणे करून पुढे जाऊन काही Problem येणार नाही आणि मग ते नात छान चालेल किंवा अं त्याच्यामध्ये एक पारदर्शकता असेल तर त्याच्यामध्ये कुठलाही खोटेपणा येणार नाही बरोबर? Hello

नाई हा POINT मुद्दा बरोबर हे अगदी कारण असं आपण बघतो ना कि अह अह काही असे आजार आहेत समजामध्ये जे लपवले जातात लग्नाच्या आधी आणि नंतर मग ते लग्नानंतर समोर येतात. आपण एकमेकांना पसंद केल असेल तर असं म्हणून नाही चालत कि या गोष्टीना वगळून हि चालत नाही. कुठेतरी सांभाळून घेऊ शकतो आपण, असं काही की असं असं आहे, म्हणून नाही म्हणजे या व्यक्ती सोबत नी राहू कुठेतरी काही तरी पुढे त्याच निदान असू शकत, त्यामुळे हा मुद्दा अगदीच

एकदम बरोबर! हा पहिला मुद्दा झाला दिसण्याचा, दुसरा मुद्दा झाला मानसिक आरोग्य आणि स्वभावाचा आणि तिसरा मुद्दा झाला शारीरिक आणि आरोग्याच्या दृष्टीचा आणि चौथा मुद्दा आहे Social मुद्दा किंवा सामाजिक मुद्दा कि समजा मध्ये वावरतांना तो काय? कसा आहे? तो introword आहे कि extroword म्हणजे सगळ्यांशी मिसळायला त्याला आवडतं का? किंवा त्याला फिरायला जायला आवडतं का? Hoteling Hotel लात जायला जेवायला आवडत का? तर या हा आणि जर समजा तो आपलापेक्षा वेगळा अं आवडीचा असेल तर मग काय करायचं अशा वेळीला किंवा काय वाटत? कस केल पाहिजे? एकमेकांची आवड जपली पाहिजे कधी समजा त्याला कि जिथे आपण एकमेकांसोबत जाण्याचा विचार करतो पुढे तिथेच हा मुद्दा पण आलाच कि ह्या गोष्टी समोरच्याला आवडत नाई हे किंवा मला आवडता हे आणि एखादी गोष्ट मला आवडते किंवा समोरच्या ल आवडत नाहीहे मला आवडते हे किंवा समोरच्याला आवडत नाही आहे पण त्या कुठे तरी कोणती तरी गोष्ट आहे कि Adjust होऊ शकत नाही हे मी आता पर्यंत शिकले, कुठलीच अशी गोष्ट सामोच्याही आवड मला आवडू शकत नाही, मला आवडत नाही किव्हा समोरच्याला आवडते माझ्या आवड समोरच्याला आवडू शकत नाही अशी कोणतीच गोष्ट नाही हे जी आपण adjust करू शकत नाही किंवा सांभाळून घेऊ शकत नाही, जिथे दोघांना एकत्र राहायचं आहे किंवा पुढे जायायचं तिथे प्रत्येक गोष्ट अशक्य हे प्रत्येक गोष्ट शक्य आहे. त्यामुळे मी त्याच्या आवडी Accept करते आणि तो माझ्या आवडी स्वीकारू शकतो.

बरोबर एकदम बरोबर नात जर कायम स्वरूपी टिकवायचा असेल कायमस्वरूपी त्याच्यामध्ये ओलावा रायला हवा असेल तर नक्कीच दोघांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा गोष्टींमध्ये संतुलन ठेवणं गरजेचं आहे आणि लग्न वावस्था असेल अं किंवा अं जोडीदार असेल अं जिथ आता सध्याच्या काळात रक्ताच्या नात्यामध्ये इतके वाद आहेत. तर हे तर आपण प्रेमाची नाते निर्माण करत असतो. नाई का जोडीदार निवडण, त्यातलं लग्न व्यवस्था उभं करणं, ही तर प्रेमाची नाती हेत मग ती सांभाळत असताना Adjustment किंवा अं तडजोड म्हणण्यापेक्षा आपल्याला दोघांना एकत्र राहायचं आहे आणि ही गोष्ट असली पाहिजे आणि एकत्र दोघांना राहायचं तर तळजोड ही अं

केलीच पाहिजे किंवा येणारच हे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी हो जिथे तुम्ही दोघे पुढं जाणार आहेत तिथे प्रत्येक गोष्ट, तडजोड आणि तडजोड येतेच असं नाही, जर आली, तर ती केली पाहिजे दोघांनी पण, कुठलंही नात काही तरी अं आमच जमत नाही हे किंवा आमच पटत नाही किंवा एखादी चूक झाली म्हणून नात अगदी टोकाला नेणार ही कुठल्याच नात्याची last step नाही हे माझ्या मते तरी

कुठे ना कुठेतरी प्रत्येक गोष्टीला Solution आहे आणि ते आपण शोधल तर आपल्याला नात टिकवायच असेल तर ते आपण शोधलं आपल्याला ते Solution नक्कीच मिळेल एकदम बरोबर बोलली. हा दृष्टीकोन लोकांमध्ये किंवा तरुणांमध्ये विकसित होणं खूप गरजेचं आहे कारण कारण सध्याची पिढी ही Living Relationship च्या अं Craze मध्ये आहे कि तुझ माझ पटलं तर ठीक नाय तर मग सोडून देऊ

हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे ठीक आहे, मी फक्त एवढम्हणते की हा दृष्टीकन जर विकसित झाला कि अं आपल्याला जर नात खरोखरच मनापासून टिकवायचा आहे.

अं तोडण मोडणे हे प्रत्येक अं गोष्टीवरच Solution नसतं, उपाय नसतो, तर तो शांत घेणं समजूतदारपणे घेणं समोरच्या माणसाच्या जागेवर उभं राहून विचार करण. आणि मग त्याला समजून घेणं आणि मग त्यातून एक मध्य काढण हा जर विचार ठेवला डोक्यामध्ये किंवा या पद्धतीने गेलं तर नक्क्कीच आणि नक्कीच नाती मजबूत होणार बरोबर

आणि कोणतंही नातं अगदी टोकाला जाणार पण नाही.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण चार मुद्दे बघितले जोडीदार बघत असतांना एक दिसण्याला दिलेल महत्त्व एक स्वभावाला दिलेल महत्त्व शारीरिक आणि आरोग्याच्या दृष्टीने असलेल महत्त्व सामाजिक दृष्ट्या दोघ कसे बघतात ते महत्व आणि अं तु काय सांगशील आर्थिक बाजू काय Important Role करते किंवा काय हा आर्थिक बाजू खूप महत्वाची असते भविष्यात पण अं तेवढच महत्वाच म्हणजे जरी समोरच्याची आर्थिक परिस्थिती नसेल जास्त तर आपण या गोष्टीवर असं टिकू शकत नाही कि बाबा आपण नाही म्हणजे आर्थिक परिस्थिती नाही, म्हणून आपण पुढे जाऊ शकत नाही किंवा काय प्रत्येक गोष्टीला वेळ असतो आज नाही येत तरी ती उद्या नक्कीच सुधारेल या गोष्टीवर मी आतापर्यंत चालत आहे त्यामुळे या बाबतीत

माझ्यातरी असा दृष्टिकोन आहे आर्थिक दृष्ट्या एकदम बरोबर दृष्टीकोण आणि हाच असला पाहिजे आज काल काय होतं की खूप खूप काही मिळवण्याच्या हव्यास असतो आणि ज्याच्यामूळे अं आपण आपल्या हातामध्ये जरी नव्यानऊ गोष्टी असल्या आणि एक गोष्ट आपल्या हातामध्ये नसली तर एका गोष्टीच्या मागे आपण इतक धावतो कीं आपल्या हातात असलेल्या नव्यानऊ

माणसाच्या आयुष्यामध्ये एक जरी सकारात्मक गोष्ट असली तरी त्या सकारात्मक गोष्टीवर जास्त लक्ष द्यायचं आहे जेणे करून उरलेला नव्यानऊ गोष्टीसुद्धा आपल्याला सकारात्मक गोष्टींकडे बदलता येतील बरोबर? कि आपण जोडीदाराची निवड या विषयावर बोलतोय त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी निगडीत त्याला धरून या सगळ्या गोष्टी ह्या हा सगळा म्हणजे दृष्टिकोन आहे आपला त्याच्याशी धरून जोडीदाराशी धरून या सगळ्या गोष्टी Balance केल्या तर अपलं आपली निवड पण योग्यच ठरते आणि त्याच्या पुढच सगळ त्याच्या निवड झाल्यानंतर त्याच्या पुढच सगळ आयुष्य पण

आणि अं म्हणूनच मला तुझ्याशी बोलवं असं वाटलं की आपण जर या विषयावर बोललो तर नक्की अं आपले विचार स्पष्ट होतील आणि हल्लीच्या काळात जे लग्नव्यवस्थेकडे बघण्याचा जो काही दृष्टीकोन झालाय आहे वाढत घटस्फोट किंवा अ अयशस्वी झालेली लग्न ह्या सगळ्या गोष्टींच प्रमाण वाढत कारण दोन्ही अं मुली पण सक्षम आहेत मुलंपण सक्षम आहेत आर्थिक दृष्ट्या बरोबर त्यामुळे प्रत्येक जन मी मोठा मी मोठा य़ा गोष्टीच्या नादामध्ये आपल नात खराब करून बसत तर या गोष्टी संतुलित करायचं याच्यावर चर्चा झाली तर नक्कीच अं लग्न व्यवस्था आह आणखीन मजबूत होईल याचा वर माझा विश्वास आहे तुला काय वाटत? नाय अगदी बरोबर

आपण अं आपण भारतीय समाज व्यवस्थेत राहतो आणि अं भारतीय अं आणि भारतीय समाज व्यवस्थेत राहताना लग्न व्यवस्थेला खूप महत्व आहे खूप पवित्र व्यवस्था म्हणून बघितली जाते

आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या गोष्टी अश्या संतुलित राहून छान राहायला पाहिजे लग्न हे फक्त काही अं मुलासोबत नाही होत त त्याच्या परिवारासोबत पण होत. तर त्याच्या मुली सोबत नाही होत तिच्या पण परिवारासोबतच होत. नाही तेच. दोघ ही मुलगी असू दे कि मुलगा असू दे. दोघांच्या परिवारासोबत नाती जोडली जातात. त्यामुळे दोघांच्या हि एकमेकांच्या परिवाराच्या प्रति सारख्या जबाबदाऱ्या असाव्यात आणि त्या असल्याचं पाहिजेत.

हां तेच मी विचारणार होते की परिवारासोबत जेव्हा आपण लग्न करतो किंवा जोडीदार निवडतो तेव्हा त्याच्या कुटुंबाच्या बाबतीत आपले काय विचार असले पाहिजेत. समझा म्हणजे आता असत ना कि पटलं नाही तर सोडून द्या आपण वेगळे राहू वगेरे असं असत.

असेलही पण मी माझा वैयक्तिक मुद्दा म्हणून म्हणते कि माझ्या बाबतीत तरी असं नाही हे कि पटलं नाय पटलं कि माझा आणि माझ्या घरच्याचा पहिला पासून दृष्टीकोन राहिलाय कि लग्न म्हणजे फक्त तो नवरा नकोय मला माझ्या बाबतीत घरचे पण बाकी सगळे पण कुटुंब मला हवं त्याचे आई बाबा किंवा बहिण, भाऊ माझ्या घरच्यांची मला मुळात शिकवणच मिळालेली आहे की लग्न म्हणजे फक्त त्याच्या सोबत राहण नाही, त्याच्या पूर्ण कुटुंबासोबत राहणं त्यांना संभाळून घेणं, हे सुद्धा येत आणि त्यानी सुद्धा माझ्या कुटुंबाला तेवढे सांभाळून घेतल पाहिजे. या दोन्ही गोष्टी येतात.

तुझा हा मुद्दा मला खूप आवडला की जर आजच्या तरुण पिढीनी अं अश्या खूप पाया पुढचा विचार न करता जर पूर्ण व्यवस्था लग्नव्यवस्था कींवा आपल प्रेमाची नाती जर भक्कम करायची असतील.

तर नक्कीच मला वाटतं की अं हे सगळं पुन्हा तितकच छान आणि व्यवस्थित अं जस पूर्वी काही काही याच्या पूर्वी आपल्या आजी आजोबांची जशी नाती Strong होती तशी आपल्या सगळ्यांची होतील बरोबर दृष्टीकोन घेवून तर प्रत्येक नात निर्माण झाल किंवा पुढे गेल तर काहीच Problem येणार नाही. Hello आपण थांबूया आता इथे ठीक आहे. एक minute ठीक आहे. Thank you. अं स्वतंत्रता प्राप्तीनंतर, भारताने, औद्योगिक क्षेत्रात, लक्षणीय प्रगती केली आहे. स्वतंत्रता प्राप्तीपूर्वी कारखानदारी उत्पा उत्पादनाबाबत भारत वान्याच मोठ्या प्रमाणात आयतीवर अवलंबून होता. या बाबतीत पूर्णपणा, स्वावलंबी होण्याचे उद्दिष्ट भारत आता वेगानं गाठत आहे. औद्योगिकरचना म्हणजे, उद्योगाचा आकार मलिकी आणि व्यवस्थापन आणि अंतिम उत्पादनांचे स्वरूप. इत्यादीनुसार, केलेलं वर्गीकरण होय. उदाहरणार्थ, मोठे मध्यम आणि लघु उद्योग सार्वजनिक वा खाजगी क्षेत्रातील उद्योग. उपभोग्य वा भांडवली वस्तूंचे उद्योग इत्यादी. आविकासित, आवस्था कडून विकसित अवस्थेकडे जनाण्या विकसनशील अर्थव्यवस्थात मोलांचे, औद्योगीक कमी असतात. जे असतात त्यांस प्रामुख्याने उपभोग वस्तूचे औद्योगिक अधिक प्रमाण असतात. भांडवली वस्तू आयात केल्या जातात असा भांडवली उद्योगांच्या स्थापना अनेक कारणमुळे खाजी खागजी भांडवले मुळे येत नाही. म्हणून असे उद्योग सार्वजनिक क्षेत्रांत सुरु केले जातात. सार्वजनिक क्षेत्रांची महत्वपूर्ण भूमिका जसजशी आर्थिक विकास प्रक्रिया जलद गनी गतीने होऊ लागते तस तस ते सार्वजनिक क्षेत्रांतील व्यवसाय मोठ्या प्रमाणावर पुढे येऊ लागतात. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे भारताच्या राज्यघटनाप्रमाणे सर्वजणांच्या भल्यासाठी, सर्वजणांच्या सुखासाठी देशाचे शासन, घटीबंधत आहे या मालगी मागील तत्व प्रणाली. बहुजन सुखाये, बहुजन हिताये ही आहे. म्हणून काही उद्योगधंदे हे सार्वजनिक क्षेत्रात ये आतात ते पुढीलप्रमाणे आहेत. सार्वजनिक दृष्टीने महत्वाचे उद्योगधंदे उदाहरण railway देशहिताचा आणि देश संसारच्या दृष्टीने महत्वाचे उद्योगधंदे उदाहरण त्र त्रे उत्पादन आणि अं भांडवली स्वरूपाचे खर्चे खर्च करावे लागणारे

इत्यादी या करता केंद्र शासन अथवा राज्य शासन भांडवल पुढच्या बरोबर व्यवस्थापन

स्वीकार केल्यापासून भारत सरकारने या भांडवल प्रधान आणि सार्वजनिक हितप्रधान शेत्रात खारेज उद्योगांतकाही विशिष्ट अटीवर परवानगी देण्यास सुरवात केली आहे. खाजगी उद्योगांच्या खेत्रांचा विस्तार. खाजगी उद्योग क्षेत्रांत देखील औद्योगिक व्रद्धीस आणि परिणामी देशाच्या आर्थिक विकास साचा हात भारच लावला. त्यामुले स्वदेशी उद्योग गांच्या एकवर्ग विकसित झाला. अनेका प्रोत्साहन मिळेल. शासनाच्या अनुकूलता तेने खाग खागजी क्षेत्रांत अं गुतवाणूक वाढती आणि हळूहळू नफाही वाढाला. यामुळे गंतु वणुकीचे प्रमाण वाढले. परिणामी परदेशी भांडवा दारला देखील भारतात अं अं भारतातील उद्योगांचे आकर्षण वाटू लागले. एका अं अं एकेकाळी भारता भांडवल अं गुंत गुंतवाण्या पर परकीय

ढाण्याच्या प्रवृत्तीचे आकुशल आणि आळशी आहात. आहेत ही सामान्य भारतीय काम गारांची

दाराने भारतीय कामगारांची कामावरील निष्ठा ओ ओखळली आहे. परदेसी कामगारांच्या तोडीस तोडाचा कोसल्याने भारतीय कामगार काम करतात, हे त्यांची समजले. इतकेच नव्हे तर कोणाची बिकट भौगोलिक परिस्थिती कमीत कमी खर्चात भारतीय कामगार जिद्दीने काम करू शकतात ते हेही समजून आले. अशा रीतीने शासन अं भांडवल उद्योजक आणि कामगार वर्ग या चाराही महत्वाच्या घटकांच्या अनुकूल तेने परदेशी भांडवल आणि तंत्रकौशल्य भारतास मिळेल्यांची चेता प्राप्त झाली आहे. यामुळेही खारजी उद्योग क्षेत्रास फार मोठा विकास होत आहे. अस असिते असित असिरीती ने अं भारतासारखा एक शेतीप्रधान देश, शेतीप्रधान राहूनही उद्योग प्रधाना तेकडे झपाट्याने वाढचाल करीत आहे. कुटुरउद्योग आणि लघुउद्योग भारतासारख्या भरपूर लोकसंख्या असलेली श्रमविपूल अर्थव्यवस्थाने कुटिरोद्योग आणि लघुउद्योगांना अं अनन्यसाधारण महत्व आहे. विशेषतः ग्रामीण भागात र रोजगारवृद्धी

वन्नीस सो पासून पर्यंतच्या वेगवेगळ्या औद्योगीक धोरणात य प्रकारच्या उद्योगांना विशेष स्थान दिले आहे. कुटिरोद्योग कुटिरोद्योग म्हणजे कमीती कमी साधी यंत्र वापरून हाताने घरच्याघरी केलेले उत्पन्न होय. या प्रकारचे उद्योगात व्य व्य भांडवल वापरले जाते. कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या उद्या उत्त पादनात हात भार अगर सहभाग असतो. हॅलो काय ते आपले दहा मिनिट झाले त्यामुळे आपण आहे ना दहाच मिनिट आणखी बोलायचंय आपल्याला त्यामुळे तू काय कर व्यवस्थित बोल मी पण व्यवस्थित बोलतो बर बर हो समजतंय रे दादा मग रिकामा टाईमपास बंद कर ना

मला जेवणामध्ये सगळंच आवडत काय आवडत पण वांग्याची बटाट्याची भाजी लसूण अदरक हिरव्या मिरच्या कांदे बटाटे नाय आम्हाला बिर्याणी आवडते अह

चिकन बिर्याणी मटण बिर्याणी

मग ऐक ना ती ऑडी घ्यायची का नाही तुला मग नाय नाय रे बाबा एवढ्या मध्ये गाडी नको अरे घेऊन टाक कि आपल्याला

अरे सौलेंड गाडी आवडते मला

पुण्यामध्ये काय तेच ते गरमी थंडी पाऊस वारा